खूप सारे समाइन आहे पुढे आरसा आहे आणि दुकान बी खूप छान आहे माणसं भरपूर आहेत आणि त्याजा मोबाईल तिथेच ठेवलेला आहे.

तिथे जे_सी_बी य आणि खूप मोठी झाडं सुद्धा आहे आणि सर्वकड पांढरं पांढर आहे.

आणि इथे मस्त खूप छान हे ड्रॉप आहे आणि मला इथे खूप गरम होतंय.

हातात मोबाईल आहे मोबाईलची सेल्फी घेत आहे अतिशय छान अशी लायटिंग बियटिंग मस्तपैकी डायनिंग टेबल --

हे पाऊस येण्याची शक्यता आहे पलीकडच्या साईट ला बिल्डिंग आहे अलीकडच्या साईट ला टॉवर आहे इकडून तिकडून --

असं चिखलदऱ्या इथं पण आपण राहू शकत नाही.

आणि इथं मस्त दोन तीन माणसं आहेत ती माणसं मस्तपैकी गि_फ ला घेऊन आलेली आहेत म्हणून आपण जात नाही.

आणि इतक्या लांबून काय करताय? माग झाडे आहेत नुसतं.

फक्त ही छानचंय एक प्रकारे बांधलेलेय काचचा फुल स्पीड मध्ये गाडी चालवता येते वरून लाईन जायले पण काय करावं आपण इतक्या लांब जाऊ शकत नाही.

इथ बड्डे चालू आहे आणि ते बड्डे म सेलिब्रेट कशाचंय पण आमच्या हित माणस आलेत.